इथे एक मुलगा पण आहे त्या मुलाने रेड कलर चे टी_शर्ट घातले आहे.

इथे एक छोटासा मार्केट आहे मार्केट मध्ये खूप सारे सामान आहेत.

खूप साऱ्या भाज्या खूप सारे फळं दिसत आहे इथे वर काही कापडे लावलेले आहे बाजारात खूप सारे लोकं दिसत आहेत.

इथे दोन मोठे मोठे झाडं पण आहेत एक माणूस बॅग घेऊन चालत आहे.

खूप सारे लोकं जमा झालेले आहेत.

इथं बॉक्स ठेवलेले आहेत पाण्याची टंकी दिसत आहे .

भिंतीवर पण गुलाबी रंगांच्या फुलांची झाडं पसरलेली आहे .

इथे एक ची इमेज दिलेली आहे अ --

वर एक बोर्ड लिहिलेला आहे त्याचं पण नाव मनोदय आहे.

याच्यावर एक स अ प्लस साईन बनवलेला आहे .

सलूनचं नाव आयकॉनिक प्रोफेशनल सलून म्हणून आहे .

इथे दोन मुला मुलींचे फोटो दिलेली आहे.

याच्यावर जी_जे लिहलेलं आहे शॉर्ट मध्ये--

ऑटोला समोरून ग्रीन कलर केलेला आहे.

न्यू न्यू ड्रेसेस घातलेले आहेत.

हे मॅाल मधे एक गार्डन आहे गार्डनमध्ये खूप सारे झाडं आहेत--

इथे एक बिल्डींगची फोटो दिलेली आहे .

त्या बिल्डिंग्सवर पाण्याची टंकी ठेवलेली आहे--

इथे दोन तीन बाया खरेदी करत आहेत .

मुली छान छान ड्रेस घातलेल्या आहेत इथे --

इथे एक मेले मेल्याचे फोटो दिलेले आहे.

इथे गुलाबी निळी पांढरी लाईट लावलेली आहे .

छान दिसत आहे त्यांच्या --

यांच्या जवळ दोन छोटे-छोटे डॉग ठेवून आहे.

ह्या फोटोमध्ये खूप सारे लोकं दिसत आहेत .

पब्लिकच्या मागे काही रूम्स आहेत रूमना व्हाईट कलर दिलेला आहे.

इथे एक लॉन चे फोटो दिलेले आ--

वर निरे ढग दिसत आहे लॉ --

स्टेडीअमला छान गावात दिलेलं आहे इथं --

इथं मस छान टेंट बनवलेला आहे बसायसाठी .

बाजारामधला मच्छी मार्केट आहे .